आह आणण देखील खूप महत्वाचं असते. तसच Sports मध्ये भालाफेक देखील येत. बघू शकतो कि मागच्या वेळेस भारत हा भालाफेका मध्ये देखील पहिला आला होता आणि यांच्यामध्ये देखील भारताने केले होत आह हम्म Hockey मध्ये देखील आपण Hockey पण बघू शकतो. Hockey ला पण एक Bat लागते आणि एक Ball लागतो आणि हा Hockey हा हम्म हा Ball त्या Bat ला लावून खड्ड्यामध्ये टाकण्यासारखं टाकण्याचा Game असतो. तसच Hockey हा भारतामध्ये खेळला जातो आणि अह दुसऱ्या देशामध्ये पण मोठ्या पद्धतीने खेळला जातो आणि हा Game देखील बघण्यासाठी व खेळण्यासाठी खूप Interesting आहे आणि याचे फायदे देखील आहे त्यानुसार आपण Fit पण राहू शकतो Fit and fine राहू शकतो आणि आपली Body पण चांगली राहू शकते Maintained राहू शकते. तसेच Football हा देखील चांगला Game आहे. यामध्ये आपल्याला Football आह घेऊन आपल्याला जाळीवर पायानी Ball घेऊन जाळीवर Goal करावा लागतो व आपण Goal दुसऱ्या संघाला अडवून आपण Goal केले तर आपले Goal होतो. तसच Basketball हा Football सारखाच असतो. देखील बा आपण Basketball मध्ये आपल्याला एका Basket मध्ये Ball टाकावा लागतो. Basketball हा आपल्याला हाताने खेळावा लागतो. तर Football हा आपल्याला पायाने खेळावा लागतो. तसच Football हा बाकीच्या देशांमध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे, भारतामध्ये कमी पण बाकी देशांमध्ये हा Football हा Game खूप खेळल्या जातो व त्याच्यामध्ये अह खूप चांगल्या Matches देखील होतात. तस तसच दोन प्रमुख्य खेळाडू देखील आहे, एक म्हणजे लोकांना खूप आवडत त्यांचा खेळ बघण्यासाठी ते म्हणजे Ronaldo आणि Messi हे दोघे खूप छान खेळतात आणि लोक हे खेळ बघण्यासाठी लांबून लांबून त्या स्टेडियम मध्ये जातात तर मला असं वाटत कि अह Footbal मध्ये देखील बघणार्यांना पण फार मज्जा येते कारण कि एक Ball आणि त्याच्यामागे सर्व जण पळतात आणि आपली Energy लावतात आणि ते पण बघण्यासाठी खूप छान आहे असं मला वाटत आणि खेळण्यासाठी पण हा आपल्या Body ला खूप Healthy आणि Fit and fine ठेवतो आणि त्यानुसार आपण म्हणजे Fit देखील राहू शकतो कारण कि राहिलो म्हणजे कोणते पण Sports game खेळण्यासाठी आपल्याला Fit राहणं गरजेचं आहे. Sports मध्ये आता Gaming side देखील आलेली आहे. Gaming Side म्हणले तर आपण म्हणू शकतो कि अह घरी Computer वर बसून Game जस कि आता Gaming मध्ये पण Career आलेलं आहे. Gaming मध्ये आपण बघू शकतो कि बऱ्याच लोकांना घरी Game खेळून पैसे कमवता येत. ते देखील Sports मध्ये घेऊ शकतो किव्हा Game मध्ये घेऊ शकतो अं पण Sports मला असं वाटत कि बाहेरचेच Sports जास्त खेळण्याला Sports असं म्हणतात कारण कि त्यानुसार आपण Fit राहतो. अह पण जर आपण घरात Game खेळत बसलो तर त्यांने आपली तबियत आणखी खराब होते व आपण आपला स्थूलपणा जास्त वाढतो व आपण मंद होत जातो असं मला वाटत. तर आपण Sports चे Game शाळांनी देखील Sports मध्ये अह PT चा तास घेतला पाहिजे व त्यांना खेळायला सोडलं पाहिजे. Sports period मध्ये, बऱ्याच शाळांमध्ये Sports period मध्ये त्यांना लेकरांना खेळवत नाही किव्हा बाहेर अह कसं खेळायचं कस नाही ते दाखवत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील हे देखील Sports मध्ये एवढं Career करू शकत नाही. तसंच हम्म City मध्ये तस नसत. City मध्ये सर्व शाळांमध्ये अह Sports घेतले जातात व लोकांना खेळवल देखील जात व तिथले अह विद्यार्थी देखील हो या Sports मध्ये हुशार बनतात तर मला असं वाटत Sports खूप महत्त्वाचा आहे. Sports मध्ये आपण आपलं Career केलं पाहिजे आणि Career सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये ज्या Oppurtunities आहेत त्या आपण त्यातून शिकू पण शकतो. तो Fit and fine पण राहू शकतो. जर आपण Fit and fine असण तर आपण दुसऱ्यांना पण Sports ची Training देखी देऊ शकतो मला असं वाटत त्यामुळे अह Sports हा सर्वांनी खेळला पाहिजे आह तसच Sports मध्ये आपण बघितल्यास वेगवेगळ्या खेळ देखील समावेशित आहे. तस मी तुम्हाला बऱ्याच खेळाबद्दल माहिती देखील दिली तर त्यामध्ये आणखी एक म्हणजे Teniss तर Teniss देखील अह खूप खेळतात आणि Teniss हा देखील खूप सुंदर खेळ आहे. तस त्यामध्ये Table tennis आहे. Badminton आहे. तर हे खेळ देखील खूप चांगले खेळल्या जातात आणि आह Sports man अह Sports field लागते. हे खेळ खेळण्यासाठी किव्हा खूप तंदुरुती लागते त्यामध्ये Badminton मध्ये दोन Badminton असत Teniss अं Badminton असत आणि फुल असत आणि त्यावर आपण फुला फुल त्या Bat वर मारून खेळू शकतो. त्यामध्ये दोन जण असतात तर आपण दोनपेक्षा दोन जणांमध्ये हा खेळ असतो त्यामध्ये Team मध्ये आपल्याला खेळायचं नसत फक्त दोन आपलं आपलं वेळात खेळायचं असत आणि अह आपल्या Team आपल्याला जिंकवू शकतो आह तसेच Badminton देखील आहे आणि Table tennis देखील आहे. Table tennis मध्ये आपल्याला Table वर एक नेट लावलेली असते आणि त्या नेटवर आपल्याला खेळायचे असत आणि तिथे आपल्याला Ball दिलेला असतो. त्या Ball वर आपल्याला खेळायचं असत आणि ते देखील खूप बघण्यासारखं आणि खूप सुंदर आहे. अह तसेच आपण बघू शकतो कि Carrom देखील खेळू शकतो. Carrom हे खूप जुन्या पद्धतीने खेळायचा खेळ आहे पण लोक पहिले Carrom खूप खेळायचे आणि लोकांना खूप आवडायचा देखील पण आताच्या काळामध्ये Carrom हा खेळ थोडा कमी झाला आहे कारण कि लोकांना वेगळेवेगळे Cricket वगैरे खेळायला खूप आवडायला लागले त्यामुळे लोक घरामधले खेळ आता जास्त खेळत नाही पण Carrom हा देखील खूप सुंदर असा Sport आहे. त्यामध्ये अं आपण चार जण खेळू शकतो व त्यातून आपण जिंकू शकतो. त्याच्यामध्ये राणी असतात आणि बाकीच्या गोट्या असतात. अह आणि Queen काढण्यासाठी आपल्याला आणखी एक Cover देखील काढावं लागत तर तर देखील खूप छान Game आहे. ज्याच्याकडे जास्त पैसे असतील तो तर Game चा Winner असतो. तसच यामध्ये आपल्याला काळ्या गोट्या आणि पांढऱ्या गोट्यांचा खेळ देखील खेळायला भेटतो जर एक जण काळी काळ पकडलं आणि दुसऱ्यांनी White पकडलं ते पण आपण खेळू शकतो. अह खेळण्यासाठी खूप तस चांगल तस घरात खेळण्यासाठी आपल्याला पत्ते देखील खूप छान Game आहे आपण तो असा Sportly खेळला पाहिजे त्यावर आपण काही पैसे वगैरे नाही लावले पाहिजे तरच तो चांगला खेळ बनतो. त्याच्यामध्ये आपण लाल सात Rummy सारखे Game पण खेळू शकतो आणि आपण जिंकू शकतो अह तसच पत्ते खेळताना पत्ते हा खूप Interesting game आहे आणि आपल्या Family member सोबत आणि आपल्या Friends सोबत आपण हा खेळू शकतो फक्त त्या आपण सवय नाही लावून घेतली पाहिजे किव्हा ते आपण रोज नाही खेळला पाहिजे. एखाद्या वेळेस खेळण्यासाठी पत्ते हा खूप छान Game आहे आणि सर्वांना तो खूप आवडतो. आणि हम्म मी लहानपणी खूप खेळला आहे हा Game कारण कि माझ्या Family member मध्ये पण खूप आवडते सर्वांना खेळायला आणि सगळे जण अह खूप Enjoy करतात हा Game खेळताना तसेच Family member सोबत हा Game खेळण्यामध्ये खूप मज्जा असते आणि आपण सर्व मिळून हा Game खेळू शकतो किव्हा आपल्या Friends मध्ये पण हा Game खेळू शकतो. तसेच Chess देखील आपण बघतो. Chess खेळणं हा खूप अवघड Game आहे. हा बुद्धीचा Game आहे त्यामध्ये आपल्याला खूप बुद्दी लागते व आपल्याला लावून Chess खेळ लागते व तसेच Chess हा अवघड देखील आहे. Chess मध्ये आपल्याला बघायला भेटते कि एक वझीर असतो एक राणी, उंट, हत्ती अं अह घोडा तसेच आह आपल्यला प्यादे देखील बघायला भेटतात आणि त्यामध्ये Black आणि White color च्या प्यादा आणि अह आपल्या गोट्या असतात तर आपण एक जण हा Game दोन जणांमध्ये खेळावं लागतो व त्यामध्ये एक Dice असतो आणि त्यामध्ये Dice नसतो. आपल्याला फक्त अं आपल्या दोन पावलं चालायचे कि एक पावलं चालायचे तयार करायचा असतो

कारण कि Chess मुळे आपली बुद्धी व व आपलं आपण अह हम्म आपली Mental power वाढते व Concentration level वाढते त्यामुळे आपण खेळला पाहिचे तो Game

अह त्यानं त्यांन आपली बुद्धी Strong होते. आह तर हा Game आपण खेळला पाहिजे. तसेच आपल्या Board game मध्ये आपण बघू शकतो कि अह सापसिडी आणि Ludo देखील खूप Importatnt role play करतात. जर आपण बघितले असेल कि Lockdown मध्ये खूप लोकांनी Mobile मध्ये Ludo खेळ Ludo हा मनोरंजना साठी खूप मस्त Game आहे आणि खूप जण हा Game खेळतात. आह Ludo मध्ये देखील आपण चार जण किव्हा सहा जण जर आपण Mobile वर खेळत असेल तर आता सहा जणांचा Option देखील आलेलं आहे. तर आपण सहा जण देखील हा Game खेळू शकतो. आणि आपल्या Friends सोबत खेळू शकतो. तस त्यामध्ये आह Dice दिलेला असतो आणि गोट्या दिलेल्या असतात. जर आपण एकमेकांच्या घरापासून जाताना गोट्या आपण त्या Dice वर आपलं पडलेल्या हम्म

तर त्यामुळे हा Game अतिशय Interesting आणि खेळायला पण खूप मज्जा येते अह Indoor games आणि Outdoor games यांचे महत्व मी तुम्हाला आता सांगितले म्हणजे कोणते कोणते असते जस कि Sports आह Indoor आणि Outdoor sports मधले Sports सांगितले मी तुम्हाला ते खेळण्यासाठी खूप मज्जा देखील येते आणि सगळ्यांना खूप आवडत देखील अह Game हे सगळ्यांच्या दृष्टीने खेळाला पाहिजे असं नाही कि हम्म अह फक्त लहान लेकरांनी किव्हा मोठ्या लोकांनीच खेळलं पाहिजे असं नाही. आह काही काही Game जे आहे Indoor आहेत ते आपल्या आई वडिलांसोबत आपल्या Family आजी आजोबान सोबत देखील सोबत खेळू शकतो तर आपल्या तर देखील मज्जा येते आणि ते खेळले पाहिजे आपण तर आपलं Mind fresh राहत. आपला Mood fresh राहतो. कधीतरी Game खेळले पाहिजे व अह जसं कि आपण Mobile game पण म्हणतो

आह त्याच बरोबर आपण बघू शकतो कि खूप लोक आहेत जे Concentration level वाढविण्यासाठी देखील बरेच Game खेळतात, त्यामध्ये आपण हे Game पण खेळू शकतो आह बाहेरील Game पण आपण खेळले पाहिजे Sports खेळले पाहिजे. लेकरांना देखील बाहेरचे Sports ची Information दिली पाहिजे. शाळांमध्ये Classes लावले पाहिजे व त्यांना माहिती करून दिली पाहिजे कारण जर ते बाहेर खेळले नाही Sports तर ते Fit नाही राहू शकणार व ते Fit नाही राहिले तर त्यांची तब्येत देखील खराब होऊ शकते. त्यामुळे Fit and fine राहण्यासाठी Sports खुप महत्वाचं आहे. तसेच Sports मध्ये देखील आपल्या देशाचं आपण नाव रोशन करू शकतो

आह खेळले पाहिजे आणि इतरांना पण Sports बद्दल सांगितले पाहिजे. अह जर आपण Sports खेळले नाही आह तर आपण Fit नाही राहू शकत आणि आह आपलं म्हणजे आपण लवकर म्हातारे होऊ शकतो. तसंच Sports हे यासाठी महत्वाचे आहे कारण कि हम्म खूप विद्यार्थ्यांना आता Mobile वर Game खेळण्याची सवय लागली आहे. तर ते कमी करण्यासाठी Sports हे खूप महत्वाचे आहे. सगळ्यांना बाहेर आह बाहेरील Game आणि Outdoor game खेळण्याची सवय लागली पाहिजे व सर्वांनी छान पद्धतीने Sports खेळले पाहिजे. ठीक आहे Thank you खडबी मंडी परिसरात दोन दुकानांना आग. जालना. खडबी मंडी परिसरातील विनोद किराणा मालाचा Godown आणि राठी Medical ला बुधवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. जवळपास सहा तासानंतर गुरुवारी सकाळी साढे सहा च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले अग्निशमन दलाचे शेख रशीद संदीप दराडे, पंजाबराव देशमुख, नागेश घोके, सादिक अली, जॉन गवळे, किशोर सकट यांनी आग विझवण्यात परिश्रम घेतले. आगीत Godown मधील तुपाचे डबे, साबण, अगरबत्तीसह किराणा माल आगीत खाक झाले असून सुमारे आठ लाखाचे नुकसान झाले. औषध दुकानांमधील गोळ्या, औषधे आणि फ्रिज जळून गेला असून सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले. जालण्यात मुख्य अधिकाऱ्यांना घेराव. जालना

शहरात साचलेले कचारडे कचरा ढिगारे या समस्यां सुटत नसल्याने जालन्यात शिवसैनिकाने नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी संतोष खांडेकर यांना बुधवारी घेराव घातला. मागील चार महिन्यापासून शहरातील विविध प्रश्नावर शिवसैनिक आंदोलन करत आहे. तत्कालीन पालक मंत्री अब्दुल सत्ताक यांना घेराव घातला. मूर्ती वेष रस्ता खूला होण्यासाठी नगरपरिषदे समोर धरणे धरण्यात आले होते. त्याचप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती, खड्डे मोजणे

कोणतीही हालचाल करीत नाही असा आरोप जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी केला. आंदोलनाच्या वेळी राव साहेब राऊत, बाबू पवार, बाळा परदेशी घनःशाय्म खाकीवाले विजय पवार, संदीप नाईकवाडे, गंगुबाई वानखडे, जगन्नाथ चव्हाण, डॉक्टर राजेश राऊत, भारत सांभरे, अंकुश पाचफुले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संपूर्ण वर्षात केवळ चोवीस पाने देऊन पानेपट्टी वसुली साठी नळजोड तोडण्याचे आदेश दिले जातात अशी तत्परता नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी का दाखवत नाही? कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत असतानाही शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग व सर्वत्र तुंबलेली गटारे का दिसतात? पंधरा वर्षांपासून मंजूर घन कचरा प्रकल्प अनुदान मिळूनही कार्यान्वित का होत नाही? राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार जालना येथे आले असता या सगळ्या समस्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. याचे प्रशासनाला काहीच वाटत नाही का? पथदिवे अनेक वर्षापासुन बंद का? अशे अनेक प्रश्नांचा भडीमार शिवसैनिकांनी मुख्य अधिकाऱ्या वर केला. शहरातील नागरीक निमूटपणे सगळ्या समस्यां सहन करतात पालिकेचा जलतरण तलाव बंद आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची ही दुर्व्यवस्था झालेली आहे. अतिक्रमणामुळे अनेक रस्ते अरुंद झाले आहे. प्रशासन यावर कारवाही का करत नाही असेही यावेळी विचारण्यात आले हे सर्व प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडवले जातील असे आश्वासन मुख्य अधिकारी मुख्यअधिकारी संतोष खांदेकर यांनी आंदोलन कर्त्यांना दिले. मधमाशा अभावी धोक्यात. परागीकरण वाढविण्यासाठी शेतात मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात. एपिस मेलिफेरा, एपिस सेरेना जातीच्या चार ते सहा पेट्या किंवा टेट्राल गोनोला जातीच्या मधमाशांच्या आठ ते बारा पेट्या प्रति एकर ठेवाव्या. भरत कासार तालुका कृषी अधिकारी एक एकर वर कांदा बियाणांची लागवड केली आहे त्यासाठी मला चाळीस हजार रुपयाचा खर्च आला आहे. माझ्याकडे पाणीही उपलब्ध आहे. मात्र मधमाशा कमी झाल्याने परागीकरण होत नाही. त्यामुळे कांदा बीजाचे पीक धोक्यात आले. मधमाशांचे प्रमाण वाढून तर कांदाबीज फुलांकडे येण्यासाठी काय करावे लागेल. याचे मार्गदर्शन कृषी विभागाने करावे. अशोक जाधव शेतकरी मधमाशा येतच नसल्यामुळे कांदाबीजाचे परागीकरण होत नाही. परिणामी शेतकऱ्याने लावलेल्या कांदाबीजाच्या पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. परागीकरण होण्यासाठी सरकार ने शंभर टक्के अनुदानावर मधमाशांच्या पेट्या द्याव्या. जगन दाढें सरपंच. फुलंब्री तालुक्यात यंदा मुबलक पाणी असल्यामुळे गेल्या सहा सात वर्षात रबीचा फेरा वाढला आहे. यात नगदी पीक म्हणून कांदाबीज पिकाचे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. परंतु या पिकांचे

घट होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. फुलंब्री तालुका हा बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे हा तालुका

जवळपास सव्वीस हजार Hector वर रब्बीचा पेरा झाला. पारंपरिक पिकांना पाटा देऊन शेतकऱ्यांनी कांदाबीज लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात कांदा Seeds चांगल्या आल्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मधमाशांचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्याने रब्बी मध्ये लागवड केलेल्या कांदाबीज चे पीक धोक्यात आले आहे

पाटा देऊन मोठ्या प्रमाणात कांदा Seeds लागवड केली. मात्र कांद्यासाठी परागीकरणाचे काम मधमाशा करतात या पिकावर मधमाशाचं दिसत नाही. त्यामुळे बियाणे भारण्याऐवजी ते घटण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मुळे मधमाशांचे मोह नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळा लागताच पाण्याचे स्रोत घटत आहेत. मधमाशांचे प्रमाण घटत असल्याने कांदा उत्पादनावर परागीकरणाचा परिणाम होत आहे. सरकारने मधमाशांच्या पेट्या शेतकऱ्यांना पुरवठा करण्याची गरज आहे. मागील वर्षी कधी पाऊस उघडल्याने तर कधी अवेळी आलेल्या पावसाने दुष्काळी परिस्थितीमुळे खरिपाचे उत्पादन कमी झाले. मात्र परतीच्या पावसाने विहिरीला चांगल्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे तालुक्यात शेकडो एकर क्षेत्रावर हजारो रुपये खर्च करून ठिबक सिंचन करून त्यावर पांढरा कांदा, लाल कांदा त्याची लागवड केली आहे. सध्या कांद्याचे पीक चांगले बहरून आल्याचे दिसत आहे मात्र त्याचे परागीकरण करण्यासाठी मधमाशांची गरज आहे. मात्र मधमाशा कमी होत असल्याने परागीकरण होत नाही. यामुळे कांदा फुली पडण्याचे प्रमाण वाढले असून अर्धा बोन्डामधेच बी भरत आहे. तालुक्यातील seeds कांदा वाचवण्यासाठी कृषी विभागाने मधमाशा पेट्या उपलब्ध करून दिल्यास चांगला फायदा होईल अशी शेतकरी मागणी करत आहे. पाने योजनेला गती. देवाई चौकाजवळ स्थानिकांचा विरोध. नक्षत्रवाडीहून सोलापूर-धुळे महामार्गच्या बाजूने सातारा देवळाली शिवाजी नगर सिडको मार्गे पंधराशे Kilometer असे जे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाला देवळाई चौकाजवळ नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे हे काम सध्या बंद असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. या परिसरात जलवाहिनी टाकण्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसारच या पुढे काम होईल असे स्पष्ट झाले आहे. शाळांच्या मुल्याकंना चे काय? राष्ट्रीय शिक्षण धोरण शालेय शिक्षणासाठी मानकं मानक निश्चिती आणि प्रामणिकरन हा एक मुद्दा आहे. नियामक व्यवस्थेचे लक्ष्य, शैक्षणिक परिणामांमध्ये सातत्याने सुधारणा करणे असावे. ते शाळा व नवसंकल्पना ठराविक सीमांमध्ये मध्ये बांधून ठेवणारे नसावे असे म्हंटले आहे. धन्यवाद एकोणीसशे नव्वद मधे राम-लक्ष्मण सोबत पथ्थर के फूल एकोणीसशे एक्याण्णव सौ दिवस एकोणीसशे एक्याण्णव मेहबूब मेरे मेहबूब एकोणीसशे ब्याण्णव, सातवा आसमान एकोणीसशे ब्याण्णव, आय लव्ह यू एकोणीसशे ब्याण्णव, द मेलडी ऑफ लव्ह एकोणीसशे त्र्याण्णव, द लॉ एकोणीसशे चौऱ्याण्णव, हम आपके है कौन एकोणीसशे चौऱ्याण्णव, मेघा एकोणीसशे शहाण्णव, लव-कुश एकोणीसशे सत्त्याण्णव, मंचला एकोणीसशे निन्यान्नव आणि दुल्हन बनू में तेरी, एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत AR रहमानने तिच्यासोबत काही गाणी रेकॉर्ड केली. ज्यातील ते मधील,

समावेश आहे. झुबैदा मधील सो गए हैं वन टू का फोर दोन हजार एक मधील खामोशियां, गुनगुनाने लगी लगान दोन हजार एक मधील ओ पालनहारे, दोन हजार सहा मधील रंग दे बसंती दोन हजार सहा मधील लुक्का छुपी, आणि लाडली मधील रौनक दोन हजार चौदा पुकार चित्रपटात तिने एक तू ही भरोसा गाताना, ऑन स्क्रीन भूमिका साकार ली.

अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वतःच्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण करतात. KL सेहगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी,

तिने राहुल देव बर्मनची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये, तिने एकोणीसशे बेचाळ, मध्ये राहुल देव बर्मनसाठी कुछ ना कहो गायले. एक प्रेम कथा. ठीक आहे. एकोणीसशे लता एकोणीसशे निन्यान्नव मध्ये, लता यु डी परफ्युम तिच्या नावावर असलेल्या तिला त्या परफ्युम ब्रँड लॉन्च करण्यात आला. तिला त्याच वर्षी जीवनगौरवसाठी, झी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकोणीसशे निन्यान्नव मध्ये तिची राज्यसभा सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले. उपसभापती, नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील,

उपस्थित राहिल्या नाही. उपस्थित राहिल्या नाही. तिने तिच्या अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले. संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नव्हते असे वृत्त आहे. दोन हजारचे दशक.

त्याच वर्षी तिने लता मंगेशकर मेडिकल फौंडेशन द्वारे व्यस व्यवस्थापित केलेल्या पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर, हॉस्पिटलची स्थापना केली. दोन हजार पाच मध्ये तिने स्वरांजली नावाचे दागिने कलेक्शन डिझाईन केले होते जे एडोरा या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांची क्रिस्टीच्या लिलावात एक लाख पाच हजार जमा केले आणि पैशांचा एक भाग दोन हजार पाच काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला. तसेच दोन हजार एक मध्ये तिने संगीतकार झाले राजा यांच्या सोबत लज्जा चित्रपटासाठी तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले.

तिच्या वादा ना तोड हे गाणे इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड दोन हजार चारच्या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅक मध्ये समाविष्ट,

तिची या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी कभी ख़ुशी कभी गम दोन हजार एक आणि वीरझारा दोन हजार चार मधील होते.

दोन हजार पाच साठी कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे आणि जेल दोन हजार नऊ साठी दाता सुन ले रेकॉर्ड केले. एकवीस जून दोन हजार सात रोजी तिने जावेद, यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझलसारखी गाणी असलेल्या सादगी अल्बम,

दोन हजार दहाचे दशक. एप्रिल दोन हजार अकरा रोजी मंगेशकरने सहद्री म्युझिक बियॉंड बाऊंड्रीज या, अलबम रिलीज केला. ज्या तिचे आणि मेहँदी हसन तेरा मिलना बहुत अच्छा लगे ये, युगल गीत गायले. अल्बम मध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत. शमीर टंडनने सतरंगी पॅराशूट या चित्रपटासाठी तिच्यासोबत एक गाणे रेकॉर्ड केले. विरामानंतर दीदी पार्श्वगायनात परत आली आणि तिने तिच्या स्टुडिओ मध्ये दुन्नो वाय टू साठी जीना क्या है जाना मैं, हे गाणे रेकॉर्ड केले. नाईट इज द मोमेंट, दोन हजार पंधरा कपिल शर्मा विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल डन्नो न जाने क्यूँ, दोन हजार दहा यासाठी तिने एका गाण्यासाठी तिचा आवाज दिला होता. अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी तिने मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा, अल्बम LM म्युझिक स्वतःचे संगीत, लेबल लॉन्च केले. तिने तिची धाकटी बहीण उषासोबत अल्बम मध्ये गाणे गायले. दोन हजार चौदा मध्ये तिने सलील चौधरी यांच्या कवितांसह शूरोध्वानी हा बंगाली अल्बम रेकॉर्ड केला. जो पैकी यांनी संगीतबद्ध केला होता. लता MAR सोबत लाडली गाणेही मंगेशकरांनी रेकॉर्ड केले. रहमान त्यांचं संगीत अल्बम रौनक दोन हजार चौदासाठी.

सौगंध मुझे इस माटी की, हे गाणे रिलीज केले.

भारतीय सुविधानाचा राष्ट्रपतीचा हा नकार अधिकार स्वतंत्र्य पने स्पष्ट करण्यात आलेला नाही. कलम एकशे अकरा, संसदेच्या दोन्ही सभागृहानी मंजुर केलेले उद्देश राष्ट्रपतीकडे अंतीम मंजुरी साठी पाठविले जाते. राष्ट्रपतीने या विधेयकात मंजुरी देऊन त्यावर स्वाक्षरी केली की त्या विधयाकाचे कायद्यात रुपांतरीत होते. राष्ट्रपती त्याच्याकडे मंजुरी साठी आलेल्या विधेयका बाबत तीन प्रर्यायात वापर करु शकतात. एक राष्ट्रपतीच्या उदयाचा सहानुमती देण्याचे रोकुन ठेव ठेवतात. देऊ शकतात. राष्ट्रपती त्या विधयकात मंजुरी देऊ शकतात. हे विधेयक अन विधेयक नसल्यास काही संदेशाच सं संसदे कडे फेर विचारासाठी पाठवले जातात. फेर विचारासाठी पाठवले जातात. कलम एकशे अकरा नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाने फेर विचारासाठी आलेले विधेयक यामध्ये सुधारणा करुन आथवा सुधारना विषयक पुन्हा मंजुर करुण राष्ट्रपती कडे मंजुरीसाठी सादर केल्यास राष्ट्रपतींना या विधेयकास मंजुरी द्यावी लागते तात्पर्य. संसदेने सम्मत केलेले जे विधेयक राष्ट्रपती कडं अंतीम मंजुरीसाठी जातात अशा विधेयकांना मंजुरी देणे बाबत राष्ट्रपतींना नकार अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच संसदेने मंजुर केलेल्या विधेयकांना सम्मती रोखुन ठेवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार अस त्यास नकार अधिकार असे म्हणतात. राष्ट्रपतींना नकार अधिकार बहाल करण्याचे उद्देश पुढिल दोन प्रमुख दुद्देशासाठी राष्ट्रपतींना विधेयकाच्या मंजुरी बाबत

नकार अधिकारांच वर्गिकरण प्रगत राष्ट्राच्या कार्यकरी मंडळात पुढील चार प्रकारचे नकार अधिकार प्राप्त होतात. पुर्ण व निरंकुश नकारा साठी कायदे मंडळानी म्हणजे संसदेने सम्मत करुण अंतीम मंजुरीसाठि राष्ट्रपतीकडे पाठवलेल्या विधेयाकाची मंजुरी रोकुन ठेवणाचा राष्ट्रपतीचा अधिकार म्हणजे नकार अधिकार होय. राष्ट्रपतीनी असे विधेयक लवकरच म्हणजे किती दिवसांच्या आत. संसदे कडे परत पाठवने या बाबत भारतीय संविधानाने उल्लेख नाही. म्हणुन एखांदे राष्ट्रपतीकडे अनेक चिकारासाठी पडुन राहते. त्यास राष्ट्रपतीचा pocket नकार अधिकार म्हणतात. भारतीय राष्ट्रपतीच्या pocket नकार अधिकाराचे काही उदाहरण आहेत. एकोनिशे शहाऐंशी साली टपाल भारतीय राष्ट्रपतीने pocket नकार अधिकाराचा वापर केलेला आढळतो. भारतीय टपाल कार्यालय तातकालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वा खाली सरकारच्या काळात एकोनीशे शहाऐंशी साली संसदेने भारतीय टपाल विधेयक मंजुर करुण ते राष्ट्रपतीच्या सम्मती साठी पाठवले. ते विधेयक वृत्तपत्र स्वातंतत्र्यावर तसच आधीव्यक्ती स्वातंत्रावर बंधने घालणारे आहे, आशी टिका झाली आहे. तातकालीन राष्ट्रपती झैल सिंग यांनी या विधेयकास सहमती दिली नाही. ते संस्थेकडे पुनर नुतनासाठी पाठवले नाही. सुमारे तीन वर्ष हे विधेयक कोणत्याची निर्णयाविना राष्ट्रपती कार्यालयात पडुन होते थोडक्यात. राष्ट्रपती झैल सिंगानी टपाल विधेयकाच्या निमित्ताने सर्वप्रथम pocket नकाराचा वापर केला होता. एकोनिसशे एकोणनव्वद साली तत्कालीन राष्ट्रपती R व्यंकटरमन यांनी राष्ट्रपती कार्यालयात आसलेले टपाल विधेयकला राष्ट्रपतीकडे पुनर नुतनासाठी पाठवले. मात्र त्यानंतर आज आखी संसदेने हे विधेयक पुन्हा मांडले नाही आणि ते रद्द झाले. भारताची राष्ट्रपती एखाद्या विधयाकावर pocket नकाराचा वापर करतात त्या विधेयकावर अनिश्चीत काळासाठी निर्णय घेत नाही. म्हणजे ते विधेयकास मंजुरी देत नाहीत. ते संसदेकडे पुनर नुतनासाठी पाठवत नाहीत.

म्हणुन भारतीय राष्ट्रपतीचे pocket अमेरीकन राष्ट्र अध्यक्ष हुन मोठे आहे असे म्हटले जाते. घटना दुरुस्ती राष्ट्रपतींना नकार अधिकार प्राप्त होत नाही. संसदेच्या मंजुरी साठी राष्ट्रपती कडे मंजुरी साठी आलेल्या मंजुरी साठी आलेल्या घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती साठी ते वापरले जाते यानुसार त्याच्या वापर केला केला जातो. आणि मग त्याचा वापर केल्यानंतर ते पुढील प्रमाणे ते तसेच वापर करुण राष्ट्रपतीकडे पाठवले जाते. राष्ट्रपती त्याचा करुण ते पुढे पाठवले जाते. घटना दुरुस्ती राष्ट्रपती घटनात्मक स्थान कलम क्रमांक चवर्याहत्तर राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान

कालच्या प्रमाचे नाम जरी नसुन जनतेने प्रत्यक्ष निवडुन दिलेले असते. राष्ट्रप्रमुख व सर्वोच्च राष्ट्रपती घटनात्मक असे मानले जाते. राष्ट्रपतींना घटनात्मक सौरक्षण कलम तीनशे एकसठ नुसार भारताच्या राष्ट्रपतींना पुढील प्रमाणे हाल करणारे सांगितले आहे. त्यानुसार ते पुढे हुन उपराष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद पण भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपरी, दुसरे राष्ट्रपती आली अहमद, भारताचे पहिले सिख राष्ट्रपती झैल सिंग, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती KR नारायन, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. भारताच्या दुसर्या महिला राष्ट्रपती द्रोपती मुरमुन, राष्ट्रपती बनलेल्या आदिवासी समाजातील प्रथम

एक महिना पाच दिवस होते. बिन विरोध निवडुन आलेल्या व भारताच्या दुसर्या राष्ट्रपती म्हणुन निलम संजु रेड्डी राष्ट्रपती पदाची राष्ट्रपती पदाची शपत घेताना निलम संजु रेड्डी यांचे वय चौसष्ठ वर्ष दोन वर्ष सहा महिने दिवस होते. राष्ट्रपती बनलेले पहिले वैज्ञानीक doctor APJ अब्दुल कलाम. अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती PV ईग्गीर. सर्वाधीक मताने निवडुन आलेले राष्ट्रपती Doctor राजेंद्र प्रसाद. सर्वात कमी मताने निवडुन आलेले जीगिरी त्या नुसार. पुढे अजुन आदर्श उपराष्ट्राचे घडामोडी भारताचे पहिले उपराष्ट्र सर्वपल्ली राधाकृष्ण आहे. राष्ट्रपती बनलेल्या भारताच्या पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण आहे. हंगामी राष्ट्रपती पद घोषवलेले पिल्गिरी जगदीश ते आहेत. भारताचे पंतप्रधान व त्यांचे मंत्री मंडळ संवीधानाच्या प्रकर पाच नुसार कलम पंचात्तर अठठह्यात्तर संविधानात प्रथम उल्लेख पदावर केलेला असतो. भारताच्या संसदीने शासन घटनात्मक व वास्तु कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती नामधारी प्रमुख

दादा शपत पंतप्रधान व त्याचे मंत्री मंडळाचे मंत्री यांना पद व शपत राष्ट्रपती देतात. पंतप्रधान म्हणून नेमनुक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो. नसल्यास सहा महिण्याच्या आत त्या संसदेच्या कोणत्याही एका सभा गृहावर निवडुन येणे क्रम प्राप्त ठरते. पंतप्रधानाचे पदावली सव्वीस जानेवारी पंतप्रधानचा कार्यकाल निश्चित केलेला नाही. राष्ट्रपतीच्या मर्जी पदावर राहु शकतात. मात्र राष्ट्रपती पंतप्रधान आपल्या मर्जी प्रमाने पदावरुण केव्हाही दुर करु शकत नाही. लोकसभेत बहुमत असे पर्यंत पंतप्रधान व त्याचे मंत्री मंडळ सत्तेत राहु शकतात. लोकसभेचा विश्वास गमवल्यास पंतप्रधान आपला राजीनामा देण्यास उपराष्ट्रपती त्यांना पदावरुण दुर करतात, करण्यास सक्षम असतात. पदव्या देणे व्यक्तिच्या गुणांची पंतप्रधानाचे कार्यकाळ व आधिकार पंतप्रधान हा मंत्रीमंडळाचा अध्यक्ष असतात. तन मन ते मंडाळाचा सामाव